आजच्या ठळक बातम्या

पठाण पठण हा picture आता काही दिवसानी release होणार आहे खूप भारी picture आहे त्याच्यात सारुक खान आणि दिपीका पदुकोण आहे घरात घुसून पंधरा जणांनी महिला तर्फे सोबत धक्का दायक कृती ठाणा मार्गे केली घटना ची घाबर खजिना australia Covaxin पुणे दोन हजार बावीस प्रदर्शनाचे उत्तघाटन झाले जयवंत पाटील निर्बंध शरद पवार याना भेट अजित पवार यांचा phone म्हंटले कि म्हंटले कि शरद पवार यांनी रेवंत पाटीलांना निर्बंध करू राज्यात अधिक ठिकाणी राष्ट्रवादी गँगरेस कार्यकर्ता आंदोलन केले राष्ट्रवादी नेते

तुमच्या नख्या च्या रंगा वरून कळत तुमचं आरोग्य नेमकं कसं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा मन दाखवत मुख्य मंत्री पदी दिले कारण अजित पवार याना पाहिल्यान्दा अं सांगितले कारण कोणत्या हि

ठीक ये पारुलास नित्या हि घर भरती प्रतिकिया हे माझं ये निरंजन call करतो ये बोल राजठाकरे in नागपूर cm शिंदे च्या भेटी नंतर राजठाकरेज्या नाकपुरातला मुकाम वाढला ok prime news जव्हा ना नेहरुं नेहरुं सोबत नको त त्या अवस्तेत बघितलं सासऱ्याने केले भयानक कृत्य अंधार दिली जिवा मरणा ची धमकी

विश्व पालकाच्या मुलाला लागली ipl बंपर lottery पाच पन्नास कोटी मध्ये झाला दिल्ली कर अरे बापरे अरे भाड्यानं सोबत

चांगले दिवस येत आजारी विमान वैगेरे च्या बदल बोला इथे भावा रिकामं हे नका बोलू नागरिकांना करणे

cm शिंदे चा नातू आणि pm मोदी मध्ये होई खाजदार श्रीकांत शिंदे ची भावनिक post ipl दोन हजार तेवीस ipl दोन हजार तेवीस ची ipl निलावं सुरू आहे अनेक खेळाडूंना स्वर स्वरूप करून कोटी चे रुपये बोली चालू आहे पण ज्या हो पण ज्या teams ने सॅम कारण ला एकोणवीस अठरा point पन्नास crore मध्ये विकत घेतलं

वीस लाख रुपये विकीतले घेऊन अं भगत वर्मान चिन्हे वीस लाख रुपये विकत घेतले हा हाय ipl premier league मध्ये असय का नंतर ipl च्या दोन हजार तेवीस च्या मध्ये पंजाब ने घेतले दोन single खेळाडू पंजाब चे दोन महत्वाचे अक्ष खेळाडू चाळीस लाखा च्या खरेदीद केले आणि महित मोहित राठी आणि हम्म अं राघव घोयल अं यान याला

ipl अं अता अं ipl ने सोनू यादव केले खरेदी अं rcb सोनू यादव ला केले वीस लाख रुपय मध्ये खरेदी आणि त्रिलोक नाथ विशू उधिन, शुभम कापते, हितेश नैनवल आणि शुभम होळे यांचे केले हर्षल ipl दोन हजार live top कुणी केले नाही तरी england चे कारण या साठी पंचाहत्तर लाख रुपये मिळवून तरीही कोणही बोलणी या वेळी लागली नाही आज कारण धक्का दायक आठ आठ point पन्नास पन्नास कोटी चा सर्वात मोठा

अफगाणिस्तान चा fast baller नवीन उल ह्ग याला पन्नास लाख रुपयेत घेतलं नंतर अविनाश सिघ rcb team ने मध्ये समावेश आणखी एक अं unsold खेळाडू अविनाश सिंग rcb ने साठ लाख रुपये ची बोली लावली हो का हा अह india अह सॅम करन ला अठरा point पन्नास crore मध्ये पंजाब नि घेतलं आणि srh मध्ये नितीन रेडु यांचा समावेश unsol खेळाडू हितेश अं अं sun rised ला हैदराबाद ने वीस लाख रुपये मिळवून किमान खरेदी केलं आहे अं cameron green ला अं अं सोळा crore मध्ये अं mumbai indians ने घेतलं नंतर डेव्हिड विल ipl मध्ये परतला नामी नाम अं option मध्ये खेळाडू डेव्हिड विल याना ipl मध्ये परतला याला कोलकता night riders ने एक कोटी रुपयेत घेऊन घेतला अं रॉस आकाश सिघ याला कोणी च घेतल नाही आहे ipl मध्ये luck लाव तू पण लखनौ यांनी स्वप्नील सिघ याला कोणी नंतर याच्या सारखे नंतर मुरुगन अश्ववीनला मध्ये घेतलं

आधण याला राजस्तान रॉयल नि एक point पाच crore मध्ये विकत घेतलं नंतर जॉन दुसऱ्या times ने अं अं ने घेतले नंतर ipl मध्ये डाव अं डावती वेगा वर गोलणंदबाज जोश नि यांचे ipl मध्ये प्रवेश केले चार point चाळीस कोटी रुपये देऊन घेतले ipl मध्ये राजस्त राजनकल येना विकत घेतले याना सत्तर लाखा ची बोली लावून घेतले आणि डाव डावलू डाव हुकला वेगळा हातून च सुटला हम्म हम्म बरोबर बरोबर तरअ अं राष्ट्र वादी नि दोन नंबर च्या क्षेत्रातला एक ग्रामीण election मध्ये त्यानी एकूण पंधराशे ग्रामपंचायती वर सरपंच पदी च निवड झाली आणि अं पंजाब च्या team मध्ये हार्पिक घाटिया यांचा समावेश करण्यात आला आहे त्याला चाळीस लाख रुपये ने विकत घेतले आहे हो का दिनेश भाना अनमोल याला अं वीस लाख रुपये मध्ये विकत घेतलं नंतर अमित मिश्रा आणि अमित मिश्रा ला new team मिळाली अमित मिश्रा ला ipl मध्ये सर्वात यशस्वी गोलांफेकी एक आहे ज्याला पन्नास लाख रुपयात घेतले त्याला लखनऊ ने विकत घेतले

युझी चावला युझी चावला ला कोणी विकत घेतले आमच्या इथे झालेल्या ग्राम पंचायती election मध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्यांनी अडीच हजारावर ग्राम पंचायतीवर जातवली जॉन सण ला अं ircb ने rcb विकत घेतले

आणि शर्मा ला बंगलोर च्या team मध्ये घेतले त्याला वीस लाख रुपये मध्ये घेतले

मुकेशे कुमार दिलीप दिल्ली च्या team मध्ये दिले नंतर बांगला च्या उजल हातात वेगळे गोलन्दाज मुकेश कुमार याना वीस लाख रुपयेत घेतले

यश ठाकूर ला लखनऊ च्या team मध्ये आपल्या विदर्भाच्या गोलंदाबाज याने ठाकूर ला लाखो लखनऊ सुपरजाईं ने पन अं चाळीस लाखात विकत घेतले

rcb ने विकत घेतले वैभव आयोग iploption मध्ये open राहिले आलेले कोण हे सगळं सांग या निवेदकाला नियोजन ला पंधरा रुपये च balance मारून दे अविनाश च्या पैशानी चालू आहेत एक कोटी रुपये चे विकत घेतले आणि दिल्ली captain हा review केला होऊ का अं अं world cup फिफा world cup मध्ये आजीनं उद्दीनाने team ने world cup जिंकले त्यानी सत्तावीस वर्षा नि अं त्याचे world cup जिंकले

उत्कृष्ट खेळाडू सिघ याना वीस लाख रुपयात घेतले हा पठाण हा पहिला picture ठरला त्यानी मध्ये अं बागण्यासाठी हम्म सौराष्ट्र समर्थ srs च्या team मध्ये याना वीस लाख रुपये मिळून किमान विकत घेतल अं पाहिलंनद्याच विक्रम शर्मा ला srh कडून ipl मध्ये घेण्यात आले त्याना दोन point साथ कोटी रुपये ने विकत घेतले हा सिकिम मध्ये सोडा अं भारतीय जवानांनी हे रोड घटनेत दुर्भग्य रीतीने शरण पावले

ipl दोन हजार तेवीस मध्ये याला भारतात under मध्ये आणि याला वीस लाख रुपये मध्ये csk ने विकत घेतला अं ने सुशांत सिघ राजपूत या वडिलांनी नार्कोटेक्स ची मागणी केली पुढे बोल ना अमित मिश्रा ला नवीन team मिळाली अमित मिश्रा ला ipl मध्ये लखनऊ जॉईन सुपर ने पन्नास लाख मध्ये घेतलं अं एक जानेवारी पासन अं किमतीत वाढ होणार आहे गाडीच्या किव्हा ने tata motors वीस हजार ने अं car महाग करणार आहेत हैद्राबाद च्या team मध्ये मयंग अग्रवाल याना स्थान देण्यात आले पानास लाखा चा मूळ किंमत खरेदीत गेले आहे हा आज share market fifty तीनशे पाच point पडले ipl दोन हजार तेवीस auction ला अखिल भारतीयन रिकामा ने परतले west indies हे दोन player परतले आणि साऊथ आपलं एक आस्ट्रेलिया चा player परतला अं reliance industry ने नवीन त्याचे केले brand open केले त्याच नाव independence हे नाव आहे ते येनमःजी sector मध्ये त्यांनी open केले आदिल रशीद ला ipl मध्ये entry आदिल रशीद ला srs दोन कोटी त उचलून घेतले हा विप्रो या वर्षी वीस हजार लोकांना hiring करणार आहे भारताच्या च्या इशान शर्मा ला दिल्ली च्या team मध्ये परतला त्याला पन्नास लाखा चा मूळ किमत विक्री घेतली या वर्षी अठरा हजार लोकांना fire केले कडून टाकले अं साईड लिसन मुंबई मध्ये team मध्ये प्रवेश त्याला एक point पन्नास कोटींचा रुपयांनी मूळ घेतलं

टॉवेल खुश baller उनाट्कार याला लाख याला लाखो ने किमान मध्ये घेतले याला सुपर जॉईन ने पन्नास लाख रुपयात उनाट्कार याला घेतले

rcb ने लिस्ट केले टोपलीस्ट केले याला खालिद ला ipl मध्ये निलावं असताना वेगळे गोलंदबादज सुरवात वेगळे सुरुवात झाली त्याला इंग्लंड ग्रीप जॉर्डन पासून सुरुवात झाली पण याना कोणते हि खरेदी दारी मिळाले नाही झाले नाही याला त्या मुले रिकामी हातानी परतला अं रोहित शर्मा ची captain seat जाऊ शकते india च कर्णधार नवीन हार्दिक पंड्या होऊ शकतो इंग्लंड च्या आक्रमण या या यस्टीकेट दिल्ली ला team मध्ये अं काही दिवस थंडी वाटण्या ची शक्यता आहे हनी सिघ बेशरम रंग गण्या च्या वादा मध्ये हनी सिघ याची उडली म्हणून लोक म्हणतात घरी बसा पुणे मध्ये लोक पाण्या पेक्षा cigarete जास्त पिता त्या मुले आरोग्या ची खूप वाईट पुणे मध्ये महाराष्ट्र बिल्डर सिजन दोन हजार बावीस कर्ण नमस्कार मित्रांनो मी प्रणाली मित्रांनो उन्हाळा सुरु झालाय एप्रिल महिना हा संपत आलेला असून आपण लौकरच मे महिना सुरु होणार आहे. मित्रांनो उन्हाळा म्हंटल की, लहानपणीच्या उन्हाळ्यातल्या सुट्टया आठवतात. शाळेतला दिलेला गृहपाठ त्याच बरोबर लहानपणी आपण

उन्हाळ्यामध्ये या सुंदर आठवणी सोबतच आपल्याला काही